नक्षी काम पण केलेल आहे.

काळातील नृत्य दिसते ही.

फार जुन काम असेल हे.

गावाकडच वातावरण ची ती--

कुठल तरी मंदिर दिसतय.

फार पुरातण काळातील दिसतय.

काम खचलेल पण दिसतय ते--

काम फार जुन दिसतय.

दही पण पडलेली आहे.

लहान मुलान चा खुप आवडतो हा पुतळा--

ह्या वेरुळ लेण्यातील काही लेण्या दिसताय.

बुद्ध चिलाल लेख आहे हे --

किती छान नक्षी काम केलेलं आहे त्या वरती.

फार छान नक्षी काम कोरीव काम केलेल आहे त्या मध्ये.

आणि त्या फार पुरातण काळातील पण आहेत.